चित्रीकरना मध्ये आपल्याला दहा सहा चारचाक्या दिसत आहेत. व प्रत्तेक चार चाकीला हार घातलेला आहेत. व पुष्पहार वाहिलेला आहे.

पांढरे-पांढरे ढग गरजू लागलेले पांढरे-पांढरे ढग गरजू लागलेले दिसत आहेत चार चाखी येताना एक दिसत आहे व जाताना एक दिसत आहे.

चित्रीकरणा मधे मला या चित्रीकरना मधे लांब लचक रस्ता दिसत आहे. झाड़ी दिसत आहे. काळ्या पिवळी पिवळ्या पट्ट्याची लाइन दिसत आहे.

हिरवी हिरवी झाडे आपणास इथे झाडाच्या बाजूने आपणास गेलेली इथे दिसत आहे.